एक शैक्षणिक संकुलातील खोली आहे. वातानुकूलित खोली आहे. पांढर्‍या रंगाचे बाक एकामागे एक ठेवलेले दिसत आहेत.

प्रवेशद्वारापाशी डाव्या बाजूला एक माणूस गाडी पार्क करण्यासाठीचे पैसे घेताना दिसत आहे.